आणि ते गोल्ड लोनची बँक आहे आणि त्यांची ओपनिंग झालेली दिसत आहे अनेक प्रकारची सजावट्या केली आहेत आणि ब्या बेंच वैगेरे दिसत आहे.

माझ्या समोर दोन माणस दिसत आहे एक माणूस गाडी चालवताना दिसत आहे आणि दूसरा माणूस त्याला--

मला अनेक प्रकारच्या गाड्या दिसत आहे आणि त्या गाडीच्या आजूबाजूला भिंत लावलेली आहे.

माझ्या समोर एक ग्राऊंड आहे आणि त्या ग्राऊंडमद्धे दोन-चार झाड लावलेले दिसत आहे तसेच त्या ग्राऊंडच्या आजूबाजूला--

जास्त लाल आहेत त्यांच्यामध्ये सडलेले दिसत आहे आणि अनेक प्रकारचे चांगले फळ दिसत आहे.

माझ्या समोर एक इमारत दिसत आहे आणि त्या इमारतीच्या पुढे काही झाड दिसत आहे तशे सूर्य मावळताना दिसत आहे तसेच मला--

सजावलेला दिसत आहे आणि त्यांच्या मागे काही खुर्च्या ठेवलेले आहेत.